ते एक काम चालु आहे वीज काम चालु आहे.

आणि काही लोक बसलेले आहेत घासामध्ये खाली--

दोन अ दोन्ही स्विमींग पुलवर वेगवेगळे फिसल गुंडी लावलेली आहेत.

पॅट्रोल पंप च्या आ अ लाईटींग लावलेल्या आहेत पॅट्रोल पंप ला.

मोठे मोठे दोन माणसे थांबलेले आहेत तिथ पॅट्रोल पंप मध्ये.

हा स्टेशन आहे नागपुरच स्टेशन आहे मोठ आणि प्लॅटफॉर्म आहे.

ए अ धु धुळ येत आहे झाड जाळलेले आहेत डोंगरा वर --

आणि एक माणुस बसलेला आहे --

हे एक महा विद्यालय आहे आणि या महाविद्यालयाच्या बाहेर आहे अ गेटच्या बाहेर--

कंपनी आहे कस्टमर केअर चे ऑफिस आहे अन आत मध्ये पी.सी. आहे.

बाहेर बोर्ड लावलेला आहे चा.

समोर मोठी आ आणि ऑफिस बनलेल आहे टाॅवर च्या बाजुला.

हे एक मस्जिद आहे अ ण यामध्ये मस्जिदवर ग्रीन कलरच्या लाईट लावलेले आहेत.

मोठी नदी आहे नदी मोठ समुद्र आहे.

डोंगरे आहेत आणि एका साइडला रोड छोटीशी बसण्यासाठी--